या चित्रीकरणामध्ये मला इथे एक मॅट दिसत आहे.

असे मला वाटत आहे.

उंच असा किल्ला दिसत आहे भरपूर असा छान सुंदर असा किल्ला आपणास दगडांपासून कोरलेला दिसत आहे.

दृश्यामद्धे मला इथे शिवाजी महाराज उभे राहिलेले दिसत आहेत व त्यांना हार घातलेला दिसत आहे व येथे एक तलवार दिसत आहे व ते येथे फुलांनी फुलांनी सजावट केलेली दिसत आहे त्यांच्या पायापाशी --

उभ हे सूर्यनमस्कार मधला आठवा प्रकार करताना मला इथे आह नववा प्रकार करताना मला इथे दिसत आहेत झाडी दिसत आहे मागे.